हां थोडं थोडं गलत पण ते. हां ते न्यूजपेपरवाले पण थोड्या गलत पण थोडे सांगत राहतात. गलत छापते पण जर करेक्ट पण छापून येते. हो आणि एक अजून त्याचा फायदा पण आहे म्हणजे जसा अह कुठल्या म्हणजे कुठल्या पण देशात म्हणजे असं थोडं विकास होत असेल म्हणजे कशामुळे होतंय, काय होतंय म्हणजे कोणत्या कोणत्या कामाला, तसंच मग ते आपल्याला माहिती असेल तर आपण पण तसंच करतो ना तर त्याच्यामुळे आपला पण विकास होतंय. हो आपणपण नवीन नवीन शिकू शकते त्यांच्यातले जे करतात त्यांना पाहून. जसं म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे क कसं काय कसा कसं कसं काय शिक्षण दिला पाहिजे.

तरुण तरुण पिढीला जगण्याची पण अह जगण्याची प्रेरणा पण मिळते.

हां आणि जीवन आणि समाजाविषयी आपले विशिष्ट म्हणजे मत पण मतपण त्याच्यावर तयार होते नाहीतर आपल्याला माहीतच नाही काय म्हणजे काय आहे काय गलत आहे काय सही आहे म्हणजे कुठं काय चालू आहे. पोल्युशन कोणत्या सिटी मधे जास्त आहे, कोणत्या पॉप्युलेशन कुठलं जास्त आहे हे पण तिथंच जानकारी येते पण.

ते तर त्याच्यामधेच माहित होते. आता अजून तसे तर जसे न्यूज न्यूज चे चॅनेल्सवर बहुतेक ऍड जसं ABP माझा. हे बहोतशी न्यूज आहेत ना चॅनेल. हो हो झी न्यूज तिकडे पण ब्रेकिंग न्यूज येते बघ शंभर ब्रेकिंग न्यूज.

हां हां ते पण. हां. आता आपला वर्तमात वर्तमानपत्र हे म्हणजे समाजावर विधायक विधयमय विधायक परिणाम परिणाम घडवून आणणारे म्हणजे माध्यम असलेच पाहिजे ते. हो आता जर्नलिस्ट छापते पूर्ण पेपर. चांगली छापते जर्नलिस्ट चांगली राहते. हां. आपण एका म्हणजे आनंदी आनंदी आनंदी समाजाची म्हणजे अपेक्षा पण अपेक्षा पण करू शकतो.

हां जस म्हणजे जसे जसे आणि तसे तसे,

हां ज्याचा म्हणजे ज्याचा नाही का परिणाम पूर्ण म्हणजे एकदा एकदा गुन्हेगारी गुन्हेगारीचं गुन्हेगारी स्वरूपात राहील. हो आता चोरीबिरी कुठं चालू आहे ते पण येऊन येते तिकडे. हां. सध्या म्हणजे आपण तंत्रज्ञान तंत्रज्ञान म्हणजे युगातच जाऊन म्हणजे जगातच असले म्हणजे मोबाईल, संगणक आणि इंटरनेट सहज उप सहज उपलब्ध आहे. हो सगळं आहे न्यूज तर कुठून पण मिळून जाते.

त्यामुळे आपल्याला सर्वच सर्वच प्रकारचे म्हणजे बातम्या बातम्या डिजिटल डिजिटल असं डिजिटल रूपात वाचायला मिळतात.

हां जसे वर्तमानपत्र असे येतात ना म्हणजे असे पेपर्स नाही का,

त्याची तर ऍप्स पण आहे मोबाइलमधे. आणि वेबसाईट पण. आणि वेबसाईटपण लोकमत. लोकमत ते टाइम्स ऑफ इंडिया सगळे ऍप आहेत.

म्हणजे अनेक स्वरूपात आपल्या मोबाईलवरून स्क्रीनवर दिसतंच राहते ते.

हां आणि अजून एक अह आपला वर्तमानपत्रे म्हणजे कागदी कागदी स्वरूपात असो की डिजिटल स्वरूपात पण चालू म्हणजे घडामोडी तिथून जाणून घेण्या हाच हाच संवादाचा उद्देश आहे ना. हो जेवढं आपल्याला ज्ञान राहील आता तेवढा आपण म्हणू लोकांसोबत.

त्यामुळे त्यामुळे वर्तमानपत्राचे म्हणजे महत्त्व हे कधीच कधीच कमी होणार नाही.

कारण वाचन करणे आणि समजून घेणे हे मानवी मानवी मानवी मानवी मानवी बुद्धीचे प्राथमिक लक्षण आहे ना.

आणि वर्तमानपत्रामधे,

हां. सगळं त्याच्यावरूनच माहिती होते कुठं काय झालं. खेळ पण राहते काही काही. ते डब्बेवाला पण खेळ राहते ते काही. हां. सगळं त्याच्यामुळेच अह म्हणजे माहितीच राहते.

त्याच्यात तर बिझनेस टाईमपास जसं, बिझनेस म्हणजे कसं काय करतात म्हणजे जसं मुकेश अंबानी आहे. त्याच्या त्याच्यावर पण सगळं काही सांगते तो कसं काय बिझनेस करते.

अजून आपला टाटा आहे तो रतन टाटा.

त्याच्याबद्दल म्हणजे ते कसं काय करतात न्यू लॉन्च असे. आता त्यांनी महिंद्रा नाही महिंद्रा त्यांनी नाही केली आहे. दुसरी आहे खरं.

हां स्टॉक मार्केटचं पण. आणि डेली न्यूज थोडंफार तिथंच राहते.

हां म्हणजे वर्तमानपत्र तर इम्पॉर्टन्टच आहे आपल्यासाठी.

त्याच्यामुळेच सगळं हे कळतंच आहे आपल्याला. बरं तू पूर्ण वाचते का वर्तमानपत्र? नाही पूर्ण तर नाही वाचत. थोडंबहुत वाचते. थोडं म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच. हो हो मी पण जेवढं पाहिजे तेवढंच वाचतो. हां तसं त्याच्यात तर म्हणजे असं चांगलंच राहते जसं अह थोडी कॉमेडी पण राहतेत, कधी कोडे पण राहतेत ते कोडे सोडवायचे. चुटकुले पण चांगले राहते ते पण.

निबंध विबंध पण राहते कधी कधी जानकारी निबंध विबंध. हां ते पण राहतं तर.

तसं तर लोकमतमधे पण थोडं चांगलाच लिहितात म्हणजे अह हे सगळं काही नाही का म्हणजे क कुठं काय चालू आहे बरोबर. उत्सवाचे पण चांगले प छापते ते उत्सव कुठं कसं चालतं झाला. त्याचे हां. तसं आता तर सुरुवातीला म्हणजे संविधानाचे प्रकटन वाचन केले. त्यानंतर म्हणजे हे पण असं म्हणजे संविधानाबद्दल ते पण लोकमतमधे येऊन राहिलेत आता.

हां.

हां.

ठीक आहे अजून,

पुरानेवाले नाही का. जुनेवाले.

ते वाचत होतो काही काही. वाचन आहे मी. ते वाचेल एक्झामला. ते, तर वाचणं तर जरुरीच आहे.

राहू दे पण ते सवय लावायला लागते त्याची.

हां. विषयाचं म्हणजे आपलं हे ते सगळं बरोबरच येते त्याच्यातून. गूगल आर्टिकल्सवर कधी कधी गलत पण रिव्ह्यू राहते ना. सत्य पण नाही राहते ना.

पण थोडी प्रेरणा पण मिळते त्याच्यामुळेच. वर्तमानपत्रात थोडी मिस्टेक राहतेच. शब्दावर मिस्टेक मिस्टेक राहते फक्त. हां मिस्टेक राहते थोडी. हो ना. लिहून सही राहते पूर्ण. आर्टिकल पूर्ण, हां आर्टिकल थोडी असतात. हां ते सहीच राहतात. ऑनलाईन मधे कधीकधी गलत राहते ते गूगल आर्टिकल्स. हां हां. ते सहीच राहतात ना थोडं काही.

हो स्पोर्ट्सचे न्यूज तर आपण तेच पाहतो ना जास्त, स्पोर्ट्सचे न्यूज. हां तेच पाहत राहते ना. रेडिओवर आपल्याला तर अह जे आता न्यूज बघायची असली तर म्हणजे अह ऐकायची असेल तर रेडिओ आहे, मोबाईल आहेत, TV आहे.

आता मी घ सर्व म्हणजे घरोघरी तर वर्तमानपत्र तर येतंच राहतात. हो हो आता पॉप्युलेशनपण खूप वाढलेलं आहे. त्याच्यावर पण लिहून येतंय खूप. भारतातलं पोल्युशन तर वाढतंच राहतंय भारतात कधी कधी म्हणजे छपाई,

छपाई करत्यात ना पेपर. त्यावेळेस थोडी थोडी मिस्टेक होतेच.

हां. आता वर्तमानपत्रालाच म्हणजे रंगीबेरंगी शब्द आणि चित्रांचा चित्र पण सुद्धा म्हणजे समावेश होतायत.

हां ते पण दाखवतात.

गणपती वनपतीचा,

हो ते पण अलर्ट करते आपल्याला बिमारी कोणती वाढतात. आता कोरोना आला ते त्याचे पण नवीन कोरोना येणार आहे त्याचंपण करत होते निर्माण.

हां त्यानंतर अजून साक्षरतेचे साक्षरतेचे,

साक्षरतेचे प्रमाण वाढू वाढूच लागल्याने म्हणजे माणूस वाचू पण लागलाय. महंगाई किती वाढलेली आहे.

महंगाई किती वाढलेली आहे. फळांची किती वाढलेली आहेत. फ्रुट्स नि ते पण सांगते.

वर्तमान म्हणजे वर्तमानपत्र वाचण्याची गरज आणि सवय निर्माण झालीच पाहिजे. हो हो. आपण आपल्या शिकवू ना मुलांना सगळ्यांना.

हो आपण काय करतो आपलं आता काय चाललंय. ते सगळं मग ते पण थोडं अं ते ऍक्टिव्ह होतात थोडे त्याच्याबद्दल. आणि पण लिहिलं ते कोणी नाव रोशन केलं तर. टॉपबिप मारलं असेल त एक्झाम्समधे. ते पण लिहून येतं. पूर्ण म्हणजे जगाला माहित होतं की हे हा हा म्हणजे हाच आहे बा म्हणजे याने अह असं असं केलंय तिकडे. हां हां तिकडे नाम रोशन केलंय. पण लिहून येते. कधी कधी बॅनर पण येते. कोणी दुकानाबिकानचा पॅम्प्लेट . सगळं तिथूनच माहित होते ना आपल्याला.

तसं चांगलं ते आहे तर.

मोबाईलवर जास्त नाही पाहत आपण. वर्तमानपत्र आणि न्यूजवरच जास्त पाहतो ना संध्याकाळी. मोबाइलवरती मोबाईलवर तर ऍप ही असतो. कधी कधी चांगलं आर्टिकल दिसत तर खुलतो आपण नाहीतर जास्त नाही खोलत ना गूगल.

न्यूजच पाहायला, एकतर आपल्या देशाबद्दल पण राहते आणि बाहेरच्या पण देशात काय चालू आहे ते पण सगळं माहित राहते.

अजून जे आपले ते सीमेवर जे जवान आहेत त्यांच्याबद्दल पण माहिती राहते. कोणते जवान मेले,

हां त्यांचे तर त्यांचे तर रोजच अह रोजच अपडेट्स येतच राहतात. हां. संख्या किती वाढली, जनसंख्या किती कमी झाली हे पण येते. मग तेच विचार करत होतो मी

हो आणि आपल्याला न्यूजपेपर तर म्हणजे अलग अलग अलग अलग लँग्वेज मधे पण मिळतात आता. हिंदी, इंग्लिश, गुजराती, सगळ्याच लँग्वेजमधे मिळतात.

हां आपण मराठीच घेतो. तेच विचार केलं तर मग मी चांगला वाटला गोष्टी करून तुझ्यासोबत.

ठीक आहे चल बाय. Hello everyone अं how are you तस हि म्हणा किंवा आपण शेतीची जास्त काळजी घेतली पाहिजे तेव्हा आपण शेतीची काळजी घेईन तेव्हा आपण शेतकऱ्यांना चांगला आह फायदा होऊ शकतो जसे अं शेतकऱ्यांनी जर शेतीची काळजी घेतली नाही तर मग त्यांना शेतीमुळे खूप जास्त नुकसान होत तर किंवा त्यांना अं आलेली पीक पीक पण त्यांना अं कापून फेकून द्यावं लागत तर त्यासाठी शेतकऱ्यांना असं वाटत कि शेतकऱ्यांनी अं चांगली काळजी घेतो thirty fiveGB ची अं ठेच line ते खत वापरलं पाहिजे रासायनिक खताचा वापर नाही केला पाहिजे आज काल पण आपण बघितलं तर शेत अं शेतकरी शेतामध्ये जास्त रासायनिक खत च वापरल वापरलं जात त्यामुळे मला असं वाटत अं कि आपण शेतकऱ्यांनी रासायनिक खत रासायनिक खताचा वापर न करता अं शेतीला शेण खत किंवा गांडूळ खत हे जे नैसर्गिक खत आहे ह्याचा वापर केला पाहिजे यामुळे शेतीला जास्त फायदा

जीवनसत्वाचा वापर केला पाहिजे रासायनिक खत असल किंवा आणखी अं वेगवेगळ्या कुठल्या प्रकारे खत असत त्यामुळे अं शेती अं शेतीला पण काही नुकसान होत नाही आणि अं आणि जे शेतामध्ये पीक जास्त पीक

रासायनिक खताचा वापर नही केला पाहिजे आजकाल खुप जास्त रासायनिक खताच्या अं add येतात तर ते बगुन शेतकरी अं रासायनिक खताचा वापर करतात आणि अं त्यामुळेच नऊशे तीन मध्ये खूप जास्त अं खूप वाईट परिणाम होतो जर शेतकऱ्यांनी चांगलं खत केलं तर त्या शेती च उत्पादन चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर त्याचा मोबदला हि जास्त येतो शेतकऱ्यांचं हि काही नुकसान पण होत नाही आणि अं त्यांना पाहिजे तेव्हडा मोबदला भेटतो त्यामुळे शेतकऱ्यांनी गावरान खत use केलं पाहिजे आणि आपण बगतो कि पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत त्यामुळे पण शेतकऱ्यान जास्त झाड

पण त्याचा परिणाम आपल्या अं त्यामुळे पण अडीचा परिणाम आपल्या आपल्या अं शेतीवर होत असतो त्या शेतीवर अं त्या शेतीवर परिणाम होत असतो तर आपण चांगल्या प्रकारे जर